आपण हा चित्रामध्ये बघू शकता हा चित्र एका मोठ तलाव याच आहे या तलाव च्या बाजूत आपण बघू शकताव इथे कि--

आपण हा चित्र मध्ये बघू शकता हा चित्र एक समुद्र याच आहे या समुद्रच्या तटात आपण बघू शकता किती मोठ--